त्याचा कलर अतिशय सुंदर आहे. त्या इमारतीच्या आजूबाजूला जा अशी हिरवीगार झाडी आहेत रोप --

समोरील दृश्या मध्ये एका बाजूला एक स्टेट बैंक ए_टी_एम दिसत आहेत. त्यातन एक व्यक्ति बाहैर येताना दिसत आहे. आजूबाजूला भरपूर --

पुढंच आजूबाजूला भरपूर झाडे आहे आजूबाजूला इमारती आहे भरपूर उंच अशा --

जेणेकरून करून ती शैक्षणिक संस्था किंवा काहीतरी ऑफिस अस वाटत आहे च आजूबाजूला भरपूर अशी हिरवीगार झाडे आहेत भरपूर सावली पडत--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

त्याच्या बाजूला अह एक शॉपिंग सेंटर सुद्धा दिसत आहे त्यात फोर व्हीलर उभी आहे बाहेर वरती कपड्यांच दुकान दिसत आहे अतिशय सुंदर असे वातावरण झाड--

समोरील दृष्या मध्ये एक गार्डन दिसत आहे त्या गार्डन मध्ये एक घसरघुंडी दिसत आहे तेचा आजू-बाजूला भरपूर अशी झाडे दिसत आहे बसण्यासाठी बाक दिसत आहे हिरवी गार अशी झाडे आहेत संध्याकाळची वेळ झालेली अशी वाटत आहे.

समोरील दृश्या मध्ये एक बॅनर दिसत आहे त्यावर हौर्स ऑफ बिजनेस --

स्पस्टिकरण केलेल आहे लंच टाइम इनक्व्यायरी सेल्स ऑफ पोसटेज स्टाम्पिंग अँड स्टेशनरी त्याचा टाइम सगळं मेंशन केलेल आहे.